ही अशी गोष्ट आहे की कोणी चोरू नाही शकत ते आपल्या आपण कुठे पण गेलो तरी पण ते आपल्या सोबतच राहते बघ ना एक खूप ऐकलेली म्हण आहे की विद्ये विना गती गेली

बरोबर आहे शिक्षणाविना आपलं काहीच नाही तर आणि आजकाल आपला सरकार पण खूप काही करत आहे खूप साऱ्या शिष्यवृत्ती देते साऱ्या सुविधा सोयी सुविधा आणते की जेणेकरून

किती फायदा होत आहे ते महत्त्वाचं असतं आणि आजकाल आपल्यासाठी सुधार आणण्याच्या प्रयत्न करत आहे ती पण आपल्या शिक्षणाच्या विस्तार वाढवत आहे शिक्षणाचा विस्तार वाढवून ती बरोबर शिक्षण कसे चालेल सुरळीत आपल्याला शिक्षण ही series आहेत, ही series येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सुरू केलेली आहे. अजिबात वेळ न गमवता आता महत्त्वाच्या मुद्द्यांकडे, महत्त्वाच्या प्रश्नांकडे आपण लवकरात, लवकर वळूया. ठीक आहे. सगळ्यांना good morning, good morning yes चला, माझा आवाज clear येतोय सगळ्यांना. एकदा मला clear cut सांगा. very good आवाज clear येतोय सगळ्यांना? yes तुमच्या comment कडे माझं लक्ष आहे. मी प्रश्न घेणार आहे, प्रश्नांचं विश्लेषण करणार आहे. आणि तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं comment box मध्ये द्यायची आहेत. ठीक आहे. जो कोणताही प्रश्न तुम्हाला screen वर दिसेल त्या प्रश्नाचं उत्तर comment box मध्ये द्यायचं आहे. आणि मी त्याचं सखोल विश्लेषण करणार आहे. या प्रश्नांच्या माध्यमातून तुमची प्रश्न सोडवण्याची Practice होणार आहे. सोबत पूर्ण history विषयाची revision सुद्धा होणार आहे. ठीक आहे? चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अं बायजूस exam prep app ची online platform वरती आम्ही एक अतिशय अभूतपूर्व Series घेऊन येतोय, ज्याचं नाव आहे, Free Book SummaryMPSC परीक्षेचा जो pattern आहे? तो Pattern बदललेला आहे. UPSC च्या परीक्षेप्रमाणे हा pattern झालेला आहे. त्यामध्ये आता UPSC च्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेले जे books आहेत. त्याची summary आम्ही तुम्हाला मराठीमधून शिकवतोआहे. त्यामध्ये माझा जो class आहे इतिहास त्यामध्ये स्पेक्ट्रम बुकची summary आपण घेतोय. जी साडेअकरा वाजता असते शनिवारी आणि रविवारी. okay विशाल sirlexicon घेऊन येत आहे. आणि अनिकेत sir माजीद हुसेन आणि रितेश sir रमेश सिंग sir चं पुस्तक आहे ते मराठीमधून तुम्हाला शिकवणार आहेत. नक्की attend करा. आणि FreeNCERT ची जी series आहे, तीसुद्धा आपल्या App वरती म्हणजेच बायजूस exam prep app वरती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. जी MPSC मधून combine आणि राज्यसेवा दोन्ही परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थ्यांसाठी जबरदस्त series आहे. ज्यामध्ये रितेश किरट sir साडेआठ वाजता प्रतीक भट sir साडेदहा वाजता अनिकेत sirGeography साडेसात वाजता संध्याकाळी आणि सचिन भोसले sir संध्याकाळी नऊ वाजता या Series मधून तुम्हाला NCERT मराठीतून शिकवणार आहेत. प्रश्न क्रमांक पहिला.

खालीलपैकी कोणत्या करारामुळे पेशवे बाजीराव दोनचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आलेले होते. प्रश्न क्रमांक पहिला. खालील पैकी कोणत्या करारामुळे पेशवे बाजीराव दोनचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले. पुरंदरचा तह, वडगावचा तह, वसईचा तह, सालभाईचा तह. very good या प्रश्नाचं उत्तर आहे, वसईचा तह. मग आता मला सांगा हा तह कधी झाला? अठराशे दोनला झाला. कोणकोणामध्ये झाला वेलस्ली आणि बाजीराव दोन यांच्यामध्ये हा तह झालेला आहे. हे दोन मुद्दे या ठिकाणी खूप important आहे. आता याच्या पलीकडे महत्त्वाचे मुद्दे जे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाजीराव दोन याच्यासोबत इतर कुठले महत्त्वाचे तह झाले ब्रिटिशांसोबत तर लक्षात घ्या, पहिला जो तह आहे त्याच्या कारकिर्दमध्ये झाला होता, तो होता पंढरपूरचा तह. जो अठराशे बारा यावर्षी झाला होता. दुसरा जो तह झाला होता, तो होता पुणेचा तह. तो झाला होता अठराशे सतराला आणि याच तहानुसार बाजाराव दुसरा जो आहे, याचं पेशवेपद काढून घेण्यात आलं होतं, आणि तो संपूर्णपणे आता संस्थानिक म्हणून शिल्लक राहिला होता. तिसरा जो तह होता, याच्या कारकिर्दमध्ये झालेला तो झाला होता ग्वाल्हेरचा तह. पण हा ग्वाल्हेरचा तह शिंदे यांच्यासोबत झाला होता.

अठराशे अठरामध्ये आणि अठराशे तीनमध्ये असे दोन महत्त्वाचे anglo मराठा war घडून आलेले होते. तर हे मुद्दे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतात. Clear आणि मग अठराशे अठराच्या युद्धानंतर बाजीराव पेशवे दोन यांना कानपूर नावाच्या गावाजवळ विठूर छोटसं गाव आहे, या विठूर नावाच्या गावाची जहागिरी जी होती, ती जहागिरी प्रदान करण्यात आली, आणि तेव्हापासून पेशवे कानपूर जवळच्या विठूर नावाच्या गावामध्ये स्थायिक झाले. हे मुद्दे आपल्या परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. या प्रश्नाचं उत्तर C आहे. Question दुसरा. एकोणीसशे एकोणीसच्या भारत सरकारच्या कायद्याचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्यं म्हणजे खालीलपैकी काय होतं? भारतीय परिषदांची वाढ करणे, थेट निवडणुकीची तरतुद प्रांतांमध्ये द्विदल राज्यपद्धती, आणि वरील सर्व. विचार करा आणि उत्तर द्या. Good morning सगळ्यांना Good morning नव्याने join होत असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. चला फटाफट एकच question झाला आता हा दुसरा प्रश्न आहे, comment box मध्ये फटाफट answer द्यायचं आहे. very good या प्रश्नाचं उत्तर आहे d विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे एकोणीसचा कायदा म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर काय नावं येतं? सांगा बरं. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड reforms आता हा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड reforms आहे, त्याच्यामध्ये भारत देशामध्ये सर्वांत महत्त्वाच्या तरतुदी होत्या त्यातील पहिली तरतुद होती आपल्या देशांमध्ये जी संसद होती या संसदेच्या दोन सभागह तयार करण्यात आले होते. हा पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, की या कायद्याने भारत देशात जे काही प्रांत होते, त्या प्रातांमध्ये द्विदल राज्यपद्धती लागू करण्यात आलेली होती.

या आधी भारत देशामध्ये direct election किंवा थेट निवडणूकीची तरतुद कोणत्याही कायद्यामध्ये नव्हती. चौथा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा या कायद्याच्या संदर्भातला तुम्हाला हे मुद्दे revision साठी खूप important आहेत. चौथा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की या कायद्याने भारत देशांमध्ये पहिल्यांदा स्त्रीयांना मतदानाचा अधिकार मिळाला. जो या आधी कधीही मिळालेला नव्हता. पाचवा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा.

एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याची जी सहावी महत्त्वाची तरतुद आहे, ती भारत देशामध्ये जो भारतमंत्री नावाचा जो सर्वोच्च अधिकारी होता, याचा पगार आता इंग्लंडच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात झाली. आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तसे सगळे मुद्दे तुमच्या लक्षात आले पाहिजे. आणि तुम्ही लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर काय आहे, वरील सर्व. clear very good पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न. बंगालच्या फाळणीच्या विरोधात स्वदेशी आणि बहिष्काराचा कार्यक्रम खालालीपैकी कोणत्या व्यक्तीने साकारलेला होता? बंगालची जी फाळणी झाली त्या फाळणीच्या विरोधात स्वदेशी आणि बहिष्काराचा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने साकारलेला होता? किंवा दिलेला होता, किंवा कोणाची संकल्पना होती? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष, रासबिहारी बोस विचार करा, आणि उत्तर द्या. चुकलं तरी हरकत नाही. Yes आपण practice करतो आहे, आणि practice साठीच आपण हे session घेतो आहे. very good आवाज Clear आहे का कमी आहे? माझा आवाज clear आहे, की कमी आहे? Yes Very Good Hello Hello आता Clear येतोय का? एकदा तुमच्या mobile चा आवाज वाढवून टाकाना. आता clear आहे का? हा Yes Very Good बघा या प्रश्नाचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे, अरविंद घोष. काय आहे, अरविंद घोष. आता बघा अरविंद घोष म्हटलं की आपल्या लक्षामध्ये यायला पाहिजे पहिला मुद्दा की भारत देशामध्ये एकोणीसशे एकोणतीसला पहिल्यांदा इंडियन नॅशनल काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. पण त्याच्याही आधी अरविंद घोष ही भारत देशाची पहिली व्यक्ती होती की ज्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती. हा मुद्दा अंतःकरणामध्ये कोरून ठेवायचा आहे. पहिला मुद्दा clear झाला. अरविंद घोष म्हटलं की दुसरा मुद्दा लक्षात यायला पाहिजे अलीपूर नावाचा जो bomb खटला होता, अलीपूर bomb खटला. ठीक आहे. या अलीपूर bomb खटल्यामध्ये अरविंद घोष यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. नंतर ती माफ केली गेली. तिसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा न्यू लँप फॉर ओल्ड नावाची लेखमाला त्यांनी इंदूप्रकाश नावाच्या वृत्तपत्रातून चालवली. हाही मुद्दा लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेत विचारला जाईल. चौथा मुद्दा अरविंद घोषच्या संदर्भात तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की अरविंद घोष हे ICS अधिकारी होते. ठीक आहे. पण त्यांना reject करण्यात आलेलं होते. पाचवा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. एकोणीसशे सातला जेव्हा सूरतला अधिवेशन भरलं. तर या सूरतच्या अधिवशेनामध्ये काँग्रेसमध्ये जी फूट पडली, त्याला कारणीभूत असलेली एक व्यक्ती म्हणजे अरविंद घोष आहे. आणि सहावा मुद्दा अरविंद घोषच्या संदर्भात लक्षात ठेवा, की अरविंद घोष यांनी सावित्री नावाची चाळीस हजार ओळींची कविता लिहिली होती. हाही मुद्दा तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. Clear Yes या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अरविंद घोष. ज्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराचा कार्यक्रम दिलेला होता. जो काँग्रेसच्या एकोणीसशे पाच आणि एकोणीसशे सहामध्ये भरलेल्या अधिवेशनात pass करण्यात आला. एकोणीसशे पाचचं अधिवेशन कुठे भरलेलं होतं? वाराणसी या ठिकाणी भरलेलं होतं. एकोणीसशे सहाचं अधिवेशन कुठे भरलं होतं? कलकत्ता या ठिकाणी भरलं होतं. बरोबर आहे का? Yes चला next question खालीलपैकी कोणते विधान सन अठराशे तेहतीसच्या सनदी कायद्याच्या तरतुदीशी संबधित आहे? एकोणीसशे अठराशे तेहतीसचा जो charter act आहे, या charter act च्या संदर्भातलं हे statement आहे. पहिलं. Company च्या चहाच्या व्यापारात आणि चीनसोबतच्या व्यापारातील मक्तेदारीला परवानी दिली गेली company चा चहाचा व्यापार आणि चीनबरोबरचा व्यापार संपुष्टात आला. statement Bstatement C कंपनीच्या चहाच्या व्यापारात आणि चीनसोबतच्या व्यापारात हस्तक्षेप केला गेला नाही. आणि statement D चहाच्या व्यापारातील company च्या मक्तेदारीला परवानगी दिली आणि दहा वर्षे चीनशी व्यापार चालू होता. कोणतं statement बरोबर आहे? विचार करा आणि comment box मध्ये उत्तर द्या. very good नव्याने join होत असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. येणाऱ्या combine परीक्षेसाठी शंभर plus अतिमहत्त्वाच्या अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव आणि विश्लेषण आपण या ठिकाणी करत आहे. त्यातून revision सुद्धा आपली होत आहे. very good या प्रश्नाचं उत्तर आहे B का रे? हे बघा या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वांत महत्त्वाचा पहिला मुद्दा पाहा अठराशे तेराचा जो charter act होता या अठराशे तेराच्या charter act नुसार मुक्त व्यापाराचे जे धोरण आहे, हे मुक्त व्यापाराचे धोरण सुरू झालं. पण चहा आणि चीन या दोन गोष्टीवर मात्र अजूनही ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी होती. पण अठराशे तेहतीसचा जेव्हा कायदा आला तेव्हा मात्र चहा आणि चायना या दोन्ही गोष्टींवरून ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी काढून टाकण्यात आली. मग आता अठराशे तेहतीसचा कायदा म्हटलं तर आपल्याला काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे, परीक्षेसाठी? पहिला मुद्दा लक्षात ठेवा. या कायद्याने भारत देशामध्ये गुलामगिरी नावाची जी प्रथा आहे, ती बंद करण्याची तरतुद होती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या कायद्यामध्ये भारत देशाचा म्हणजेच बंगालचा governor general जो होता तो आता भारत देशाचा governor general झाला. बरोबर आहे? आणि पहिली व्यक्ती कोणती होती? comment box मध्ये सगळ्यांनी सांगा. पहिली व्यक्ती होती, लॉर्ड विल्यम बेंटिंक

अठराशे तेहतीसच्या कायद्यानुसार लॉर्ड मेकॉले नावाचा जो व्यक्ती आहे, तो भारत देशामध्ये आला आणि ज्याने पुढे आपल्या देशामध्ये Indian Penal Code Criminal Procedure CodeCivil Procedure Code यांच्यासारखे कायदे तयार केले. समजलं का? very good very good त्यानंतर अठराशे तेहतीसच्या कायद्यामध्ये पुढची महत्त्वाची तरतुद कोणती होती? तर अठराशे तेहतीसच्या कायद्यानुसार विद्यार्थ्यांनो कोरून ठेवा अंतःकरणामध्ये की आग्रा नावाची Presidenty Presidency form करण्यात आली. आग्रा हा प्रांत अठराशे तेहतीसच्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेला आहे. आणि अठराशे तेहतीसच्या कायद्यानुसार शेवटची महत्त्वाची तरतुद ती शिक्षणावर दहा लाख रुपये खर्च केले जाणार ही तरतुद अठराशे तेहतीसच्या कायद्यामध्ये होती. आहे ना? आणि आता सर्वांत शेवटची तरतुद Indian Civil Service भारत देशामध्ये सुरू करण्यात यावी आणि त्यासाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात याव्या, ही तरतुद होती, पण ही मान्य केली गेली का? ही मान्य केली गेली नाही. तर ती अठराशे त्रेपन्नच्या कायद्यामध्ये मान्य केल्या गेली. हे मुद्दे लक्षात आले सगळे? झालं? चला आता next question घेऊया. पुढचा प्रश्न. मदन मोहन मालवीय यांना महामना ही title खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने दिलेलं आहे. दादभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, रवींद्रनाथ टागोर, बाळ गंगाधर टिळक. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. विचार करा आणि उत्तर द्या. चुकलं तरी हरकत नाही.

महामना हे title खालील पैकी कोणी दिलेलं आहे. फटाफट answer करा. very good बघा, मदन मोहन मालवीय यांना महामना हे title रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेलं आहे.

Hello ठीक आहे? Yes Very Good आता आवाज येतोय Clear सगळ्यांना? येतोय Clear Very Good आता येतोय का आवाज? very good very good चला आता सुरू करूया चला पुढे जाऊया आता बघा मदन मोहन मालवीय म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये काय यायला पाहिजे रे? चला फटाफट Okay सगळ्या

Clear आहे? Yes Very Good आता बघा मदन मोहन मालवीय म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय यायला पाहिजे? मदन मोहन मालवीय म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर यायला पाहिजे The HU बनारस हिंदू युनिव्हर्सिटीची स्थापना एकोणीसशे सोळामध्ये केली, त्यांनी मार्च महिन्यामध्ये. हा मुद्दा लक्षात ठेवा. परीक्षमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे? Yes बनारस हिंदू युनिव्हर्सिटीची स्थापना त्यांनी एकोणीसशे सोळाच्या मार्च महिन्यामध्ये केली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे, जो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे? मदन मोहन मालवीय यांच्या संदर्भात, एकोणीसशे बत्तीसला जो पुणे करार झाला, त्याच्यावर सही कुणी केली होती काँग्रेसच्यावतीने? Comment Box मध्ये सांगायचं आहे सगळ्यांनी. काँग्रेसच्यावतीने सही करण्याचं काम मदन मोहन मालवीय यांनी केलेलं आहे. clear तिसरा महत्त्वाचा मुद्दा कोणता लक्षात ठेवायाचा आहे, परीक्षेसाठी? तर बघा एकोणीसशे एकतीसला जेव्हा round table conference भरली, Second गोलमेज परिषद. या second गोलमेज परिषदेमध्ये

खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे? मदन मोहन मालवीय आहे. आहे ना? आता हे चार मुद्दे आपल्याला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला आता पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न. प्लासी येथील पराभवानंतर सिराज उद दौलाची हत्या करण्यात आली आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला नवाब बनवण्यात आले? दोन हजार बावसीच्या MPSC च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता.

आपण आधुनिक आणि महाराष्ट्राच्या इतिहासावरचे प्रश्न घेतो आहे. सगळ्यांना Comment box मध्ये उत्तरं सोडवायची आहेत. आणि जोपर्यंत शंभर प्रश्न होणार नाहीत, तोपर्यंत आपण हे प्रश्न घेणार आहे. हा class चालू असणार. चला या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मीर जाफर ज्या विद्यार्थ्यांची screen clear नाहीये, त्यांनी काय करा तुमची जी Screen आहे, या Screen मध्ये Setting चं option असतं. या Setting मध्ये जाऊन तुमची जी Screen आहे ती तीनशे साठ चारशे ऐंशी सातशे वीस p इथंपर्यंत करा. म्हणजे तुम्हाला Clear दिसेल. ठीक आहे? हा. very good चला या प्रश्नाचं उत्तर मीर जाफर. विद्यार्थी मित्रांनो बघा तेवीस जून सतराशे सत्तावनला प्लासीची लढाई झाली. या प्लासीची लढाई कोणाकोणामध्ये झाली होती? सिराज उद दौल्ला versus रॉबर्ट क्लाईव्ह यांच्यामध्ये ही प्लासीची लढाई झाली. हे मुद्दे लक्षात ठेवा.

बंगलाचा नवाब बनला. जो Seventeen sixty पर्यंत बंगालचा नवाब म्हणून काम करत होता. फार महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा. बरं मग मीर जाफर फक्त एकदाच नवाब बनला का? नाही तो Seventeen sixty four च्या बक्सारच्या लढाईनंतरसुद्धा seventeen sixty four मध्ये नवाब बनला होता. हा मुद्दा लक्षात ठेवा. महत्त्वाचा आहे विचारला जाईल. आणि मग या मीर जाफरने कोणता जिल्हा ब्रिटिशांना Gift दिला होता, जेव्हा तो नवाब बनला होता तेव्हा? तर चौवीस परगणा नावाचा जो जिल्हा आहे, तो gift केला होता. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि मग मीर जाफर याला पदावरून दूर का केलं? पदावरून दूर का केलं, रॉबर्ट क्लाईव्हने? कारण तो पैशाची मागणी पूर्ण करू शकला नाही. काय पूर्ण करू शकला नाही? पैशाची मागणी पूर्ण करू शकला नाही. तर हेहा प्रश्न आयोगाने तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेला होता. clear चला next question पुढचा प्रश्न फेब्रुवारी एकोणीसशे पाचमध्ये लंडनमध्ये स्थापन करण्यात आलेली इंडिया होम रूल सोसायटी ही भारताच्या बाहेर स्थापित करण्यात आलेल्या सुरुवातीच्या क्रांतिकारी society पैकी एक होती, या society ची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली होती. Comment box मध्ये सर्वांना उत्तर द्यायचं आहे. माझं तुमच्या उत्तरांकडे लक्ष आहे. नव्याने join होत असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे स्वागत. आगामी combine परीक्षेसाठीच्या सर्वोत्तम प्रश्नांच्या Series मध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास घेत आहे. very good very good या प्रश्नाचं उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा. विद्यार्थी मित्रांनो श्यामजी कृष्ण वर्मा यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रवाद निर्माण झाला पाहिजे म्हणून एकोणीसशे पाचमध्ये लंडनमध्ये इंडिया हाऊस नावाची society form केलेली होती. दुसरा Sociologist Sociologist नावाचं जे वृत्तपत्र होतं, ते वृत्तपत्र या society च्या माध्यमातून publish केला जात होता हा मुद्दा लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये विचारला जाईल. ठीक आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा कोणता लक्षात ठेवायचा आहे परीक्षेसाठी आपल्याला या इंडिया हाऊस माध्यमातून काही महत्त्वाच्या scholarship दिल्या जात होत्या. मग या scholarship कुठल्या आहेत? एक होती शिवाजी scholarship आहे ना? कुणाला मिळाली होती? comment box मध्ये सांगू शकता का? कोणाला मिळाली होती शिवाजी scholarship तोपर्यंत मी दुसरा मुद्दा सांगतो. महाराणा प्रताप scholarship यांच्यासारख्या पाच वेगवेगळ्या scholarship या इंडिया हाऊसच्या माध्यमातून दिल्या जात होत्या. कोणाला मिळाली होती? स्वातंत्र्यवीर सावरकरांना ही scholarship मिळाली होती. लोकमान्य टिळकांच्या मदतीने clear very good हे जे श्यामजी कृष्ण वर्मा यांचं इंडिया हाऊस यासाठी प्रसिद्ध आहे. Next Question विद्यार्थी मित्रांनो लखनऊ करार हा, पुढचा प्रश्न बघा. लखनऊ करार हा पहिलं statement भारतीय ब्रिटिश यांच्यात विधानसभेच्या जागांबाबत करार होता. हिंदू आणि मुस्लिमांना विधिमंडळातील जागा वाटप करण्याबाबतचा करार होता, see आपल्या देशातला ज्या अस्पृश्य जाती आणि ब्राह्मण यांच्या नोकऱ्यांच्या आरक्षणाबाबतचा करार होता आणि D हिंदू आणि शिख यांच्यात नोकऱ्यांच्या आरक्षणाबाबतचा करार होता. कशाच्या संदर्भातला करार होता Comment box मध्ये फटाफट answer करा. very good very good बघा या प्रश्नाचं उत्तर b लखनऊ करार कधी झाला होता? एकोणीसशे सोळाला झाला होता. लखनऊ करारामध्ये मध्यस्थी कुणी केली होती? मध्यस्थी करण्याचं काम टिळकांनी केलं होतं. मध्यस्थी कशामध्ये करण्यात आली होती काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यात आली होती. यांच्यामध्ये मध्यस्थी कशावरून करण्यात आली होती? तर स्वतंत्र मतदारसंघ जे आहे, या स्वतंत्र मतदारसंघावरून ही मध्यस्थी करण्यात आली होती. मग मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कधी मिळाले होते? एकोणीसशे नऊच्या मॉ मॉर्ले मेंटो सुधारणा कायद्याने मिळाले होते. ते काँग्रेसने कधीपर्यंत मान्य केले नाहीत? एकोणीसशे सोळापर्यंत मान्य केले नाहीत. मग इथे मध्यस्थी केली आणि लखनऊ कराराच्या माध्यमातून ते मान्य केले गेले म्हणून या प्रश्नाचे उत्तर b आहे. okay

Clearvery good हे मुद्दे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. तुम्हाला हे सगळे मुद्दे कळत आहेत का? comment box मध्ये मला एकदा सांगा. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न गांधीजींनी कोणाच्या राजवटीमध्ये सविनय कायदेभंगांची चळवळ सुरू केलेली होती? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. गांधीजींनी खालीलपैकी कुणाच्या राजवटीमध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली? एक लॉर्ड चेम्सफर्ड, लॉर्ड कर्झन, लॉर्ड रेडिंग, लॉर्ड आयर्विन चला, फटाफट answer करा Comment box मध्ये. चुकलं तरी हरकत नाहीये. आपण practise करतो आहे. very good या प्रश्नाचं उत्तर आहे, इर्विन. कारण इर्विन आपल्या देशामध्ये एकोणीसशे सव्वीसपासून ते एकोणीसशे एकतीसपर्यंत भारत देशाचा viceroy होता. हा मुद्दा लक्षात ठेवा. इर्विनची कारकिर्द भारत देशामध्ये खूप important आहे. important आहे तर अशा कुठल्या गोष्टी घडल्या? त्यासुद्धा पाहणं गरजेचं आहे. मग पहिला मुद्दा लक्षात ठेवा, लॉर्ड इर्विनच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा भारत देशामध्ये सायमन commission appointment केला गेला. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा कोणता लक्षात ठेवायचा आहे? एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये नेहरू report जो आहे, हा नेहरू report याच्याच कारकिर्दीमध्ये appoint केला गेला. तिसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, की याच्याच कारकिर्दीमध्ये एकोणीसशे एकोणतीसला लाहोरचं अधिवशन भरलं आणि या अधिवशेनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडण्यात आलेला होता, बरोबर आहे का? Yes चौथा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, इर्विनच्या बाबातीत आयोग प्रश्न विचारेल तुम्हाला याच्याच कारकिर्दीमध्ये एकोणीसशे तीसला

कधी झाला? पाच मार्च एकोणीसशे एकतीस याच्याच कारकिर्दीमध्ये इर्विनची घोषणा फार प्रसिद्ध आहे, कोणती रे? दीपावली घोषणा मग ही दीपावली घोषणा कशाच्या संदर्भात आहे, माहिती आहे का तुम्हाला? माहीत असलं पाहिजे. कोणती रे? सांगा comment box मध्ये. दीपावली घोषणा कशाच्या संदर्भात आहे? भारताला वसाहतीचे स्वातंत्र्य देण्याच्या संदर्भात. आहे की नाही? पहिल्यांदाच दीपावलीच्या घोषणेनुसार इर्विनने आम्ही वसाहतीचे स्वातंत्र्य देतो असं म्हटलं. आणि मग दीपावलीची घोषणा त्याने मागे घेतली, आणि आता म्हणे वसाहतीचे स्वातंत्र्य काही देत नाही. हा जो लॉर्ड इर्विन आहे, याच्याच कारकिर्दीमध्ये या गोष्टी झालेल्या आहे. बरोबर आहे का? नव्याने join होत असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे स्वागत. सर्वोत्तम शंभर प्रश्नांचा सराव आपण करून घेत आहे. येणाऱ्या Combine परीक्षेसाठी, या प्रश्नांचं उत्तर लॉर्ड आर्यविन. चला पुढचा प्रश्न black hole tragedy खालील पैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? प्लासीची लढाई, पहिले इंग्रज-मराठा युद्ध, अठराशे सत्तावनचा उठाव

PDF तुम्हाला बायजूस exam prep App च्या टेलेग्राम Channel वर मिळून जाईल. बायजूस exam prep app चं जे टेलेग्राम Channel आहे, त्यावरती तुम्हाला ही शंभर Plus प्रश्नांची PDF मिळेल. चला Comment box मध्ये फटाफट Answer करा. चुकलं तरी हरकत नाही.

सतराशे सत्तावन. बरोबर आहे का? तेवीस जून सतराशे सत्तावनला प्लासीची लढाईची झाली, आणि या प्लासीच्या लढाईनुसार भारत देशामध्ये ब्रिटिश साम्राज्याचा पाया घातला गेला. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आहे ना? तुम्हाला आयोग विचारेल, ब्रिटिश साम्राज्याचा पाया कोणत्या लढाईने घातला गेला, प्लासीच्या लढाईने घातला गेला. ठीक आहे? Yes तर आता ही जी Black Hole Tragedy आहे, म्हणजे अंधार कोठडीची घटना, म्हणतो याला

किती सैनिकांना बंदी बनवण्यात आलं होतं? एकशे त्रेचाळीस. किती मरण पावले? एकशे सव्वीस आता तुम्हाला हे काही विचारलं जात नाही परीक्षेमध्ये फक्त एवढंच तुम्हाला विचारलं जाईल, त्यावेळीस बंगालचा नवाब कोण होता? सिराज उद दौला. ठीक आहे? मुद्दा Clear या प्रश्नाचं उत्तर आहे, प्लासीची लढाई. next सुधारक हे केवळ समाजसुधारणांसाठी नव्हते. तर राजकीय चळवळीसाठी असलेला इंग्रजी विभाग सुधारक नावाच्या वृत्तपत्रामध्ये खालीलपैकी कोणती व्यक्ती चालवायचे? आणि त्यामध्ये ते लिहायचे? सुधारक वृत्तपत्रामध्ये इंग्रजी विभाग हा खालीलपैकी कोणती व्यक्ती चालवायचे? comment box मध्ये फटाफट answer करा चुकलं तरी हरकत नाही. very good चला Yes very good य़ा प्रश्नाचं उत्तर आहे, गोपाळकृष्ण गोखले. सुधारक नावाचे जे वृत्तपत्र आहे, त्यासंदर्भात आपल्याला काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? पहिल्यांदा लक्षात ठेवा अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं. अठराशे सत्त्याऐंशीमध्ये केसरी नावाचं वृत्तपत्राचा राजीनामा आगरकरांनी दिला. कधीपासून सुरुवात झाली होती केसरीला? अठराशे एक्याऐंशीला. मग अठराशे अठ्ठ्याऐंशीला सुधारक नावचं वृत्तपत्र सुरू करण्यात आलं. पण आगरकरांची इंग्रजीवर Command नव्हती.

हा मला ते माहिती होतं म्हणून मी तुला ते सांगत होते अं म्हणून मी दोन्हीत अं break घेतला. company त आणि अं company त किंवा बाजार पेठ मध्ये तु ते शेत अं शेतकऱ्याचे पिक व म्हणजे वाटु शकते किंवा selling करु शकते. अं खुप असे अं product तु कर विकु शकते बाहेर गावी. product बद्दल एवढ काही सांगता येणार नाही. पण त्याची किंमत बी खुप असते ना गं. काद्यांची किंमत तर खुप असते. हो असते पण कुठ कुठ भाव लावून कुठ कुठ वरती खाली असं होत असतं ना. म्हणून मग म्हटल कुठ विकायचा काय विकायचा आणि शेतीचा माल कसा असतो. की ते असं म्हणजे same नसत की आज तो भाव राहील उद्या पण तोच राहील किंवा हो ना, आज चौतीसशे असेल तर उद्या छत्तीसशे पण राहू शकतो असंं असतना. अं ते कांद्यांचा भावाच कसं आज कमी तर उद्या जास्त पण राहु शकतो.

होना इथं तर साटक्के चालू आहे कांद्यांचा भाव तुमच्याकड किती चालू असेल भाव तरी? किमान. अं म्हणजे आमचे जेव्हा काढले तेव्हाच विकले गेले म्हणून मला बरोबर माहित नाही. मला आता खुप down level लागलेली payment त्याची. आपत बाकी आहे पण ती पण काढायची ते पण खुप down ला payment आहे म्हणून मग काढता येणार नाहीना. आपण एवढ मेहनतीने उगवतो वगैरे आणि मग ते direct जाऊ द्याच. म्हणून मग आजुन काढत नाही आम्ही हो ना अं काद्यांचा भाव तरी कमी जास्त होतोय. म्हणजे काहिंचा भाव जास्त अं गेला आहे. काल जास्त गेला तर आज कमी मध्ये गेला. म्हणजे ते सांगताच येणार नाही. तो कमी मध्ये जाईल असं ज जास्त मध्ये जाईल हो हो

तो ते म्हणजे product कोणत्या प्रकारे विकायच? कारण की हा शेतकरीचा खुप मोठा धक्का बस जेव्हा ती आणि जेव्हा म्हणजे ते असं विकल जात नाहीना बाहेर ही तेव्हा मग खुप मोठा दक्का बस ते कसं असतं आप

तीने एवढ पेक घेतो एवढ राब राब राबतो आणि त्यातल्या त्यात पिकाचा भाव कमी असतो तर मग त्या मुळे थोडसं tension येऊन जातना. पर्यंत ना ग. खुपच नुकसान होतयहे असं विकल जात नाही selling होत नाही तर शेतकरी बी काय करु शकतो, त्या याला. तर तुम्ही म्हणजे एक अं ते एक दुकान पण टाकु शकताना तुम्ही अं agriculture च. agriculture दुकान म्हणजे अग तुला कळतय का? agricul म्हणजे एक angry नाही ग तसं नाही सांगत आहे मी agriculture म्हणजे मला पण कळतय. तर तुम्ही ते agriculture ते एक powder येते ना त्याची तुम्ही selling करु शकता. त्या product ची आग आमच्या म्हणजे आमची शेती काय आम्ही powder का sell करु? आम्हाला आमचा माल sell करायचा आहे. म्हणजे आपण जे शेतात पेरतो जी उगवतो त्याला आपल्याला विकायचंं मग ते विकायच कोणत्या पद्धतीने आता suppose आपण तो माल काढलेला आहे. बरोबर तो माल आपल्याला विकायचा आहे आपला माल अपल्याला विकायचा, आपण आत स आता आम्ही

खुप सारे शेतकरी असतात त्याच्यामध्ये अस थोड असत की सगळे शेतकरी काही तरी selling product च म्हणजे अस काही तरी shop टाकुन देईल असं थोड काही असतं. आता ज्याच्या कामात तर नुक्सान आला की त्याने direct shop टाकावा असं तर नसत ना. स्वतःच काम बघा करायलाच लागेलना. आमची शेती आहे ते खुप ती खुप लोकांची शेती आहे. अगदी बरोबर सांगते. मी मला असंंवाटलं तु अं ते मी ऐ नीट confirm केलं नाहीना म्हणून मला कळालं नाही. हो तर तुम्ही ना आन कांद्यांचा भाव क म्हणजे तरी तुम्हाला selling करायचयना तर तुम्ही गाविंग गाव ह फिरत अं फिरस्ती द्वारे असं विकत जाना. समजा तुम्ही कोणत्या भागात राहता? हो तेच फक्त आता कोणत्या भागात चांगला भाव येतो वगैरे. कारण की वस्तुंना भाव आल्याशिवाय आपला मोबदला घ्यायला हवा आणि आपण एवढ थकलेलो दमलेलो वगैरे असतो. तर आपली मेहनत पण निघायला हवीना. आमचे मागचे कांदे गेलेना त्यात आमची मेहनत निघाली पण एवढी नाही निघाली जेव्हढ आम्हाला म्हणजे आम्ही जेव्हढ आपेक्षीत होतंना ते आम्हाला एवढा मालाचे एवढे एवढे पैसे हवे होते. तेव्हढे आम्हाला म मिळाले नाही. म्हणून माझ असं म्हणनं आहे की बुआ नेमक product sell कुठे करायचा? आपण जे पिकवतो आहे. किंवा आपण जेव्हढी मेहनत घेतो आहे त्या मेहनतीचा आपल्याला मोबदला मिळायला पाहिजे. म्हणून तो मोबदला आपल्याला मिळेल तरी कसा. असा माझा म्हणजे प्रयत्न चालू होता. तर मी खुपच झनांना विचारलं पण मला answer बरोबर मिळत नव्हतं. तर मी माझ्या प्रश्नांचा मी स्वतःच answer शोधायचा प्रयत्न केला. पण मात्र आता तु शेतीचा माल आहे तो काय असा नाहीए की खराब किंवा काय गोष्ट नाहीएना म्हणून ते आपण

इथ पण खुप sell होत आहे. अं तीथंं तर हजार टन पासून अं विक्री चालु तिथं तर. अं भरपुर लोक हजार tone कांदे विक्रिला घेऊन जातात. तुम्ही पण ते अं करु शकताना खरिदी तिथं तिथं हे तुम्ही selling करु शकता तुमचे product

हो तिकडे तुम्ही म्हणजे एक तुमचे ना तुम्हाला जसा भाव पाहिजे तसा तुम्हाला भेटु शकतो. अं तिथं तुम्ही अं तिथे समजा तुम्हाला चौतिसशे, छत्तीसशे असा भाव पण मिळू शकतो.

तिथे दोन हजार अठरा पासून selling होते. त्या अं मंडई मध्ये.

तस मला पुर्ण कडे माहिती नाही पण अस असेलना.

कांद्यांलाच जास्त भाव आसतोना म्हणून अ म्हणून शेतकऱ्या वाटतो.